हे एक फॅमिली फंक्शन आहे हे एक मला वाटत कि लग्नाचं रिसेप्शन असू शकत जिथ लोक खुर्चीवर बसले आहेत आणि स्टेज वर काही लोक --

हे एक महाराजा खुर्ची म्हणतो त्याला जे फंकशनमध्ये युस होत|

तर हि माझं खूप जवळच नातं आहे ह्या बँक शी.

हे गंगारामपूर मुनसिपालटी आहे जे गंगारामपूर डिस्ट्रिक्ट आहे आणि जी भाषा त्याच्यावर लिहिली आहे त्याच्यावरून वाटत कि हे बेंगाल असू शकत आणि ह्याच कंपाऊंड च्या आत एस. बी. आय. बँक चा पण बोर्ड दिसत आहे.

फोटोमध्ये दिसत आहे हे कुठल्यातरी एग्जीबिशन च स्टॉल आहे इथे वूडन हॅन्ड क्राफ्ट विकत मिळत आहे एक माणूस त्याच स्टॉलवर काही प्रॉडक्ट्स बघत आहे तर हे एक कॉमन स्टॉल आहे प्रत्येक एग्जीबिशन मध्ये स्टॉल असतात.

ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे कि एक बिल्डिंग च स्लॅप भरणी चालू आहे जिथे काँक्रीट एका पाईप मधून येत आहे एक माणूस वाइब्रेटर युस करून त्याला लेवलिंग करत आहे त्याला सेपरेट करत आहे जेणे करून तो हार्ड स्लॅप व्हावं.

हा एका कॉलेजचा क्लासमधला बाहेरचा कॉरिडॉर दिसत आहे जिथ डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स सायकॉलॉजिकल पॉलिटिकल सायन्स हिस्टरी हे सर्व डिपार्मेंट्स किंवा त्यांचे क्लासेस दिसत आहेत आणि एक मला वाटत हा एक कॉमर्स चा कॉलेज दिसत आहे.

चित्रामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच स्टॅचू किंवा मूर्ती दिसत आहे जी घोड्यावर बसलेली आहे.

हा पिक्चर दिसत आहे नंदिनी मिल्क ची फॅक्टरी आहे जी बेळगाव मधली आहे मला वाटत हा सर्वात मोठा प्लांट आहे त्यांचा आणि सर्वात जास्त विकला जाणारा नंदिनी प्रॉडक्ट्स हे बेळगाव मध्ये आणि जवळपास शहरामधला आहे.